बघू शकता इथ एक दगडी पूल आहे पुलाच्या साईडला पायऱ्या आहेत खाली हिरवगार पाणी आहे पाण्याच्या वरती गुलाबी रंगाची फुले पण आहेत.

दोन्ही साइडला पांढरे पट्टे ओढलेले आहेत हिरवगार वातावरण आहे डोंगरावरती विभिन्न झाड आहेत.

तुम्ही इथे बघू शकता कि इथे चर्च हाये चर्चला लायटिंग लावलेली आहेत चर्चच्या समोर --

शिवाजी महाराज्यांच्या मूर्तीच्या पाठीमागे भगवा झेंडा लावलेला आहे हिथं हिरवागार वातावरण आहे.

समईला फुल माळलेले आहे इथं तुम्ही बघू शकता कि फार --

मुलं फुटबॉल खेळत आहेत इथे फारसे फ़ुटबाँलचे नेट आहेत|

चित्रामध्ये तुम्ही पाही शकता कि हित शेती आहे शेतीच्या एका बाजूला ऊस पिकवलेला आहे

पहिलं दुकान विवो च आहे विवो च्या वरती एक वोडाफोन दुकान आहे.

तो लाल कपड्यांमध्ये घालून आलेला आहे दुसऱ्या मुलांनी सॅन्टा ची टोपी घातलेली आहे.

ग्राउंड मध्ये फार मूल आहेत सगळी मूल एका लाईनी मध्ये थांबलेली आहेत.

चर्चच्या वरती अधिक चिन्ह आहे हिथं विभिन्न प्रकारच्या रंगांची लाईट लावलेली आहे.

त्रामध्ये तुम्ही बघू शकता कि हे एक चर्च आहे चर्च पांढऱ्या कलरच आहे चर्चमध्ये--